मागे डोंगराळ भाग दिसतोय तिथ हिरवळ झाडे आहेत.

बाजुला विहिरी सारखा चौकणी भाग दिसतोय तसेच तिथे खडी --

अण त्याला सामान ठाकलेलय खोर म्हणा--

मातीपासुन बनवलेले झाड आहे तिथे काही माणस--

काही असे तकते लावलेले आहे.

बँके चा मोठा असा बॅनेर लावलेला आहे.

तसेच तिथे एक काॅलेज च्या बाहेर अशी झाडे लावलेलीत त्याच्या खाली असे एक पार्किंग केलेल आहे.

एक माणुस निळ्या कलर ची बेडशीट घालुन त्याच्यावर--

व अ छत घातलेल दिसतय जिथे आपण थांबू शकतो किंवा पार्किंग करु शकतो असं.

जुन्या इमारतीचं तोड काम चालू आहे दोन कामगार--

एकत्र येऊन सअ एकत्र काम--

म्हणजेच पक्षी वाचवा असे त्याना सागांयच अय.

हे काहीतरी वेगळ्या पध्दतीच्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या रंगात रंगवल्या आहेत काही लाल --

अ जांभळा आणि हिरव्या तर काही जांभळ्या कलर मध्ये काही गुलाबी कलर मध्ये काही--

वेगवेगळ्या कलर मध्ये रंगवलेले आहेत.

यूनियन बँकच्या बाहेरील एरिया ओपन आहे.

आणि प्रवेशद्वार ही सुंदर आहे.

त्याच्या समोर च असा गोल आकार असा--

छोट्स अस मंदिर आहे त्याला--